रस्ता आहे मोकळी जागा आहे. घर वगैरे आहेत. बाजूला झाडझुडंप डोंगर आहेत. काहीश्या गाड्या लावलेले आहेत. जाण्यायेण्याची रस्ते आहेत. बोट्स वगैरे आहेत. एक पुतळा ठेवलेला आहे. एक गाडी लावलेली आहे. बॉक्सेस वगैरे आहेत.

जाणे-येण्याचा रस्ता आहे मोकळी जागा आहे झाडं झुडपं आहेत लाइट्स चे पोल आहेत आजूबाजूला घर आहे टॉवर्स वगैरे आहेत खूप सार्‍या गाड्या लावलेले आहेत रोड आहे त्या इथं ट्रकं वगैरे आहेत.

जाणे येण्याचे रस्ते आहेत मोकळी जागा आहे झाडं वगैरे आहेत मंदिर आहे व्हाइट कलर चा आजूबाजूला रस्ते वेगळे आहे.